हे मोठं पूल दिसते आणि त्या पुलावर रेल्वेचे पटाऱ्या सुद्धा दिसतात आणि ते --

छत्री सुद्धा आहे आणि रोड च्या रोडावर रिक्शा सुद्धा दिसते.

डेपो सुद्धा दिसते. पण त्या दुकाना समोर दोन मानस उभा रहालेली दिसतात आणि दुकान बंद आहे. अशी दिसतात आणि दुकानाच्या समोर रोड सुद्धा दिसतय.